व्यायामशाळा आहे व्यायामशाळामध्ये मुल व्यायाम करत असताना दिसत आहेत व्यायामशाळेतील इलेक्ट्रिकल लाइट्स आहेत इलेक्ट्रिकल वस्तु आहेत अ खिडकी आहे.

इथे एक माणूस इस्त्री करताना दिसत आहे खूप सारे ड्रेस आहेत इस्त्री करायचे इस्त्री आहे एलेक्ट्रोनिक बोर्ड आहे एलेक्ट्रोनिक वायर्स आहेत. इस्त्री करताना तो दिसत आहे.